हाड वैगेरे आहे इथ --

एक गार्डन आहे खाली जागा आहे तिथे काळा वाला बोर्ड लागलेला आहे एक झंडा सुद्धा लागलेला आहे समोर एक खूप मोठे बिल्डिंग वगैरे दिसत आहे.

ते काहीतर बोलून राहिलेल आहे मागे चर्च आहे. अंदर जाण्यासाठी दरवाजा सुद्धा दिसत आहे तिथ.

एक गाडी आहे पेट्रोल पंपा वर लागलेली आहे पेट्रोल भरत आहे.

वर दगड वैगेरे दिसून येत आहे दगडाची आहे ते गुहा एक टेकडी आहे त्या टेकडीच्या अंदर गड्डा असल्या सारखा आहे.

जुनी बिल्डिंग आहे बिल्डिंग ला पिवळा पेंट आहे आणि खालती बोर्ड दिसत आहे अन गाड्या गाडी लागून आहे एक समोर.